आणि धरण मधुनही पाणी वाहत आहे धरणाच्या बाजूला खूप मोठी-मोठी झाड़े दिसत आहेत.

साइडला आहे नाव आणखी दिसत आहे समोर आकाशही ढगाळलेल दिसत आहे साइडला हिरवी-हिरवी झाडेही दिसत आहे.

जंगलामध्ये काही झाडे खूप मोठी तर काही झाडे ही खूप लहान आहे.

समोर मार्केटचे फोटो दिसत आहे मधला फोटो मध्ये शंकर--